अन्य माहितीचे प्रसारण या सारख्या सुविधा सेवाचाही समावेश होते मात्र यात विनामुल पुरविल्या सेवा अथवा करारा ने वय पुरविलेल्या व्यक्तीत सेवांच्या समावेश होत नाही अनु चित व्यापार पद्धती अनुचित व्यापार पद्धती म्हणजे

अपत्य पद्धतीच्या अवलंब करणे उदाहरण वस्तू व सेवा संबंधी विशिष्ट्य दरा च्या अथवा गुण व्यक्ती ची खोटी माहिती देणे वापरलेल्या नूतनीकरण केल्या किंवा जुन्या वस्तू नव्या वस्तू असल्या असं ल्याच्या खोटा दावा करणं विक्रेता अथवा माल पुरविणारा एखाद्या संस्थेच्या पुरूशकर पुरुषकृत कर्ता अथवा दलाल नसताना तो असल्याच्या संघाने विक्रेत्याला असं स्वतः च्या हमी दाराच्या अधिकार नसताना तसा अधिकार असल्या संघाने दोष एखाद्या वस्तूच्या संदर्भित म्हणजे त्याचा निर्माण

व्यापाराने दावा केलेली गुणवत्ता वजनमात्र, शुद्धता किंवा दर्जा राखण्याबाबत झालेली कोणतीही चूक किंवा कमतरता होय एखाद्या सेवेच्या संदर्भात कमतरता म्हणजे हि ती सेवा पुरविताना एखाद्या कायद्याने ठरवून दिलेली अथवा सेवा पुरविण्या व्यक्तीने दावा केलेली गुणवत्ता स्वरुपानी सेवा पुरविण्याची कार्यप्रणाली यातील कोणतेही उणीव किंवा कमतरता होय ग्राहकांसाठी निवारण यंत्रणा ग्राहक संरक्षण कायदा

आहेत त्यांना जिला, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ग्राहकांच्या समस्या सोड लागतात जिला ग्राहक कला निवारण मंच सामान्यपणे जिला मंच म्हणून ओडखला जातो राज्य ग्राहक कालनिवारण आयोग राज्य आयोग आणि राष्ट्रीय ग्राहक

ग्राहकांसाठी सरकार निवारण यंत्रांमध्ये संबंधित राज्य सरकार राज्यांअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा मंच आणि एक राज्य आयोग स्थापना करतो आणि केंद्र सरकार, भारत सरकार हे राष्ट्र आयोग स्थापना करते नमस्कार मी आज पाणी पाणी वाणी म्हंजेत पाण्या विषयी जागरुकता आणि त्याच्या उपाय योजना या वर बोलनार आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग एकाहत्तर टक्के पण्याने व्यापला आहे. सत्यानऊ टक्के पाणी समुद्रात आहे. जे पियायोग नाही. फक्‍त तीन टक्के पानी सजीवांचे योग्‍य आहे. आचि एकुन परिक्षेचे पहाता बदलनारे हवा मान आणि भविष्यात पाण्याचे कम जानवरे कामतर्ता त्या साठी आपन सर्वाने आता पासुन प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारतातील पाण्याचे दृष्टप्रयोग असे दाखवते की उपलब्ध पाण्याच्या अंशी ते नव्वद टक्के पाणी शेतीला लागते. दाह ते विस टक्के पाणी घर घुटी आणि इंडस्ट्री लागतील. दिवासनी दिवस लोक संख्या वाढत आहेत. पण पाण्याचे स्त्रोत मात्र कामी होत आहेत. शहरी भागात ग्रामीण भागा पेक्षा पण्याचा अपव्य खूप होतो. लोकांचे लाईफ स्टाइल वाढनारे इंडस्ट्री यांच्या मुळे पण पाणी खुप वापरले जाते. दुषित पाणी तशेच नदी मधे सोडले जाते. आणि पुढे जाऊ हेच नदीचे पाणी शेतकरी शेतात वापरतात. जर आत्ताच आपण पाणी वाचन्याचे प्रयत्न झाले. तर पुढील पिडिला त्याचा नक्की फायदा मिळेल. पाणी हे जीवन आहे. पाण्या मुळे प्रॉडक्टिव्हिटी वाढते. पाण्या शिवाय कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. म्हणून सर्वात आधी काय करावे? तर सर्वात आधी पाण्याचे नियोजन करावे. घरातील प्रत्येकांनी जर मोजून पाणी वापरले तर स्वच्छ पाण्याची बचत होईल. जर्मनी मध्ये शिंक मध्ये मीटर लावलेल आहे. आणि तुम्ही किती पाणी वापरता, आणि ते किती वाया जात या नुसार त्याचि त्यांचे वरचे मीटर प्रमाणे मोजनी होते. आणि त्या नुसार त्यान्ना पैसे भरावे लागतात. आपल्‍या कडे या साठी प्रत्‍येक नळा मध्‍ये फिल्टर इन्वर्टर बसवने ज्यायोग्य पाण्याची धार कामी होइल. पढनारे पाऊ साचे पाणी एका टाकीत जमून तेही वापरता येइल. नाध्यांवर इंजिन बसुन पानी ओढून घेतात. त्यामुळे जवळील विहीरींचे पाणी कामी होते. ते घेऊ नये जर पाऊस पडतो तर नादित आणि धरनात पडला तर चांगली पाणी मिळते. पण आता त्याची उपलब्धता कमी होत चालली आहे. और झांगला करण्‍यासाठी झाडे लावले पाहीजे. झाडे तोड नाय आणि ती जगैली पाहीजे तरच खूप पाऊस पडू शकतो. rortery club of sea of सिंहगट रोड पुने सेरोटीरियल सतीश खाडे यांनी गेल्या चार पाच वर्षा पासुन पाण्याची बचत कशी करता येईल हे अभीयान राहून. त्यान्ना आम्ही पाणी वाला बाबच मनतो. या मध्ये दर डोळी पाण्याचा वापर आणि खरेच किती पाणी लागते. आणि किती वाया जाते. याच अभ्यास केला. तशेच शेताला किती पाणी लागते. काही शेतकऱ्यांना एखाद्या पिकांना किती पाणी लागेल. कमी की जास्त हे सुद्धा व्यवस्थित महित नसते. पाण्याचा वारेमात वापर करुन पीकांची उत्पादन घेण्यामुळे पर्यावरणाचे ही नुकसान होत आहे. जमिनीच्या उत्पादकतेने एवढे किंबगून त्याहून जास्त उत्पादकतेच्या संदर्भातून पाण्याकरीत पाहावे लागेल. या साठी शेतकरींची मानसिकता बदली पाहीजे. पिकाला योग्य पाणी वापरलेल गेले. तर उर्वरीक पाणी धरणे साठवण तलाव आथवा भुजला मध्ये शिल्लक राहील. त्या साठी टिबक सिंचन शेततळे या द्वारे पाणी वापरावे. या उपलब्ध पाण्यात अधिकार क्षेत्र पाण्याखाली आणता येईल. हवामान बदल संकटात अन्य धन्य सुरक्षा अधिक बरकत होइल. भूजल पातळी वाढून खडखन मधील ज्यादा झालेल पाणी ओढया नाल्यात उतरुण राहिल. पर्यायाने नद्याही अधिक काळ वाहते. ज्याचा फायदा एकुन जैवविविधतेला होइल. या नियोजन मुळे देशातील लक्ष्यामधी पम्पम साठी अवश्यक निवेची मागणी हि कमी होइल. पर्यायाने विज उत्पादनात घट होऊन. कोळसा ज्वलनातून होनाऱ्या घातक वायु संशोनात घट होइल. अतिरिक्त पाण्यामुळे खराब होणाऱ्या शेतजमिनी वाचते. त्यामुळे

विधीत पिकांची पाहण्याची गरजेची आकडेवारी ती अं तर झाल्यावर उपलब्ध आहे. ती त्या त्या विभागाचा स्थानिक हवामन जमिनीचा प्रकार या वर आधारित आहे. त्यानुसार पिकाला असणारे पाण्याची गरज अधिक अचूकतेने काढत येईल. सुरवतीला त्या साठी तज्ञांशी मदत लागेल. पण पुढे त्या वरुण अचुकतेने काम करता येइल.

असे पाण्याचे नियोजन झाले. तर सध्या पुण्यात मोठा नदी सुधार योजना या साठी जो विरोध चालु आहे. तो होनारच नाही. नदीचे पाणी वाहते राहील. नदीचे पाणे वाहते ठेवण्यासाठी नागरीकांनी पण याच्यात लक्ष घालावे लागेल. नागरीकच नदी मध्ये ओला करचरा, प्लास्टिकच्या पिसव्या इतर घनाचा खचरा टाकत असतात. नागरीकांनी हा कचरा पाण्यात टाकला जाणार नाही. स्वेष टॅंक मध्ये पाणी शुध्य करुन सोडले जात आहे का? हे पाहावे तसचे झोपडपट्टयान मधुन वाढनारे ओ ओढक वाढणारे ओढे ज्या मधे अग्नी प्रकार चे घनकच टाकला जातो. त्या वर ही बंधने आनली पाहिजे. असो या उपक्रमाचा भाग म्हणजे लहानां पासुन मोठया पर्यन्त सर्वाना पण्याचे महत्व कळण्यासाठी रोटेरियन सतीश खाडे हे गेल्या चार पाच वर्षा पासुन वॉटर ऑलमपीक पिणारी स्पर्धा rotary club of pune सिंहगड रोड यांच्या तर्फे भरवतात. या प्राथमिक शाळा ते महाविद्याले या मध्ये मुले भाग घेतात. ते सर्व झन अक्षरशाहा खुप अभ्यास करुण पाण्याचे नियोजन किती प्रकारे कर्ता येतिल हे सांगतात. जर लहान मुलान पासुनच पाण्याच महत्व समजले तर मोठे पण त्याचा उपयोग करतील. आणि पुढची पिडी मोठी होत जानेरी पिढी याचा योग्य तू उपयोग करुण हा माझा उदेश आहे. अक्षर शहा शंभर ते दोनशे विद्यार्थी या मध्ये भाग घेतात. आणि प्रतेक वर्षी वेगवेगळे प्रोजेक्ट सबमीट करून त्याचात मार्क मीळुन जात. तशेच लहान मुलांन बरोबर जर महिला जल साक्षर झाल्या. तर पाण्याचा बचत खुप बचत होइल. कारण केंद्र सरकारने दोन हाजर तीस पर्यन्त प्रत्येक घरात पाणी देण्याची घोषणा केली. पाण्याचा जास्तीत जास्त वापर घरा मध्याला सिंक मध्ये महिलां कडुनच होतो. भांडी घासने, कापडे धुणे, केस, फरशी त्याच्यासाठी खुप पाण्याच्या वापर केला जातो. हे पाणी जर का कमीत कमीत वापरले. तर पाण्याच अपव्य कामी होइल. कमीत कमीत पाण्यात कामे केली तर ते पा अं स्वच्छ पाणी पुढे कारण काम केलेले सर्व पाणी द्रेनेज मधून वाया जाते. थोडक्यात लहान मुले मोठे महिला कारखान्यात काम करनारे शेतकरी हॉस्पिटल मधे काम करनारे स्टाफ यांनी सर्वांनी जर पाणी बचतीची सवय लाऊन घेतली. तर पाण्याचा अपव्य कमी होतो. आणि पुढे काळात लागणारे पाणी ची गरज भागवली. कधि कधि जिथे चौविस तास पाणी मीळते, तिथे पान्याचा वाट्टेल तसा उत्साह होतो. कार धुणे, गाड्या धुणे, खालचा जमिनी धुणे, टेरेस धुणे या साठी पाणी पण वापरलेल जाते. खर म्हणजे टेरेस नुस्ती पुसून काढली तरी पुरते. पण पाणी चौविस तस आहे. आम्ही पणाचे पैसे भरतो. त्याच्या मुळे कशेही पाणी वापरले जाते.

राजस्थान मधे हजारो जोहोर म्हणजे नद्यामधील वरील मातीचे बंधारे निर्माण करूण वाळवंटातील नद्या पुनरु जीवीत केल्या या साठी त्‍यानी लोक सहभाग घेतला. आणि नागरीकांनी पण त्‍याला व्यवस्थित साथ देऊन नव्‍या पुनोरीत जीवीत केल्या. या साठी त्‍यांना पाण्याची नोबल पारितोषीत जाहीर केली.

पाणी हे जीवन, पाणी हे जीवन, आणि पाणी हे जीवन. हु साधारणतः अधिक लांबीचा काल्पनिक, वास्तव किंवा मिश्रण कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांना मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या, वामनभट नामक कवीने लिहलेल्या कादंबरी या ग्रंथावरून आला आहे. लिहलेल्या कादंबरी या ग्रंथावरून आपल्याला ग्रंथ म्हणजे जगातील पहिली कादंबरी इंग्रजीतील the tells of ghajini ginij jeji हि पहिली कादंबरी अकराव्या शतकात लिहिली गेली होती. कादंबऱ्यांचे आपल्याला प्रमुख प्रकार पाहण्यात येतात. संपादन करार, ऐतिहासिक तसेच ग्रामीण, पौराणिक, समाजवादी, सामाजिक, वास्तववादी, राजकीय समस्या प्रधान, शेतकरीवादी, बालकादंबरी, वैज्ञानिक, कौटुंबिक, आत्मकथतामक, काल्पनिक, प्रसंग तसेच कादंबरीचे साहित्याचे प्रकारचे स्वरूप आपल्याला कादंबरी या साहित्य प्रकाराला अभ्यासताना किंवा त्याच्यात असणाऱ्या करार, काळ, आवाज, पैलू याना लक्षात घ्यावे लागतात. doctor मिलिंद महर्षे

कादंबरीत येणारे जीवनपट एका विशिष्ट काळाचे दर्शन घडवीत असते. कादंबरीत येणार हा काळ, सुजन लाँगरचा काळ हा या संकल्पनेनुसार हा भूतकाळ असतो. कादंबरी हि कथनात्मक स्वरूपाची असल्याने कादंबरीकार त्यातील व्यक्तीरेखा विषयी सांगत असतो. म्हणजेच हि रास इटालियन आवाजाच्या संकल्पाने नुसार कादंबरीचा दुसरा आवाज असतो. कादंबरी लघुकादंबरी, दिर्घकादंबरी असे म्हणजेच, लघुकादंबरी म्हणजे कादंबरीचा फक्त लघु असे नाही. तर लघुकादंबरी हि तिचा मुळा पासूनच एक स्वतंत्र प्रक्रिया आहे. अठराशे बहात्तर मध्ये विनायक कोंडेदेव या ओके ओक यांनी लिहलेली तेव्हा पासूनच मराठीत तिचा आरंभ झाला. व्यक्तीसमज आणि यथाच चित्रण असलेल्या लाचखोर मामलेदाराच्या आत्मपरीक्षनात्मक कहाणी ला तेव्हा छोटे खाणी तसेच कादंबरी संबोधले गेले होते. तेव्हा आकाराचा दृष्टीने हा छोटेसपणा नसून त्यात एकूणच लघुतत्व आहे. व ते कसे पुढे पुढे जातात? विकसित होत गेले. हे पाहणे महत्वाचे आहे. लघु कादंबरी लिहण्यासाठी लघुकथा, दीर्घकथा नियमित कादंबरी हि विचारात घ्यावी लागते. कथा, दीर्घकथा, लघुकादंबरी, कादंबरी हे असे म्हणण्या ऐवजी जाणकार वाचकांच्या मनात त्यातील भेद लक्षात येत असतो. पण कधी कधी लेखकांची द्विधा मनस्थिती होते. वृक्षावर भर दुपारी हि. वो. मराठे यांनी लघु कादंबरी ऐकोनिशे एकोणचाळीस साली, साधनांचा दिवाळी अंकात दीर्घकथा म्हणून प्रसिद्ध झाली. तिला पुस्तक रूप देताना मात्र लेखकांना प्रकाशनी कादंबरी म्हटले जाते. काळासूर, ही प्रमोद देसाई यांच्या वाचकप्रिय लेखनाबाबत असेच झाले. doctor स्वाती या त्यांनी लघु कादंबरीचे साहित्य स्वरूप आणि पुस्तकाचा चवथ्या सूची विभागात गणपतराव शिर्के सद्गुणी स्त्री आपटे यांच्यापासून लिंगायत खान यांच्या पर्यंतच्या लघु कादंबऱ्यांची नामावली दिली आहे. इसवी सन एकोणिशे शहाण्णव ते दोनहजार दहा या कालावधीतील महत्वाच्या लघुकादंबऱ्या दीर्घकथा कथांची यादी दिलेली आहे. यतीती ही सानिया यांची दीर्घ कथा आहे, तर अवकाश त्यांचीच लघु कादंबरी आहे. doctor स्वाती सु. कर्वे यांनी वामन मल्हार जोशी, विभावरी शिपरुरकर जयवंत दळवी, दिलीप सुचित्रे, वसंत अबाजी डहाके अशा अनेकांच्या लेखनावरही सविस्तर लिहलेले आहे. तसेच जी कथात्मक कलाकृती मानवी जीवनातील व्यक्तीगत पातळीवर अधिक विकास पावते. तो एका सूत्राच्या मदतीने समूळ जीवनाचे चित्रण करते. आपल्या मर्यादित विकासात एका स्वतंत्र जीवनाचे एक संघर्षाने भान आणून देते. कादंबरी तंत्राने विकसित होऊन मर्यादित अवकाशात संपते. ती लघु कादंबरी व जो अनुभव व्यक्तिगत पातळीवर अधिक रेंगाळत असतो. किंवा एका सूत्रासह समूळ जीवनाचे मर्यादित परिघात एका संपूर्ण जीवांचे चित्र उभे करत असतो. असे कादंबरी तंत्राने विकसित करण्यात येणारे कथात्मक लेखन प्रकार म्हणजे लघु कादंबरी. असे स्वाती कर्वे लिहितात. मराठी कादंबरीचा इतिहास मराठी हा पहिली कादंबरी हि यमुना पर्यटन, इसवी सन अठराशे सत्तावन्नमध्ये लेखक त्याचे बाबा पदमजी हे हि आधुनिक भारतीय भाषातील पहिली कादंबरी मानली जाते. पहिली लघु कादंबरी शिस्ते सरदार हि अठराशे एक्याऐंशी मध्ये लेखक त्याचे विनायक कोंडदेव ओक हे होते. तसेच त्यांना ब्राह्मण कन्या श्री केतकर कालिंदी तरुणाची बंडखोर कहाणी या कादंबरीवर बनलेला आहे. नाटक म्हणजे नाटक हे अतिशय महत्वाचे मानले जाते. तसेच नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली एक बहुदा संवादात्मक किंवा अभिनय, नृत्यामय, काव्यात्मक कलाकृती असू शकते. नाटकांमध्ये शब्दसंहिता त्याचप्रमाणे कथाकथन त्यात असेल्या विषयांचे तक्षशिल संवादे, पदे, पार्थसंगीत, पार्शवसंगीत, नृत्य, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा

हे नाटक शब्दसंहिता विरहिता किंवा अभिनय विरहित आहे. नाटकांचा प्रयोगाला काही सेकंदापासून बारा तासापर्यंत पीटर ब्रूब यांचे महाभारत असू शकते. वाडा चिरेबंदी सारखे नाटक सलग सलग सादर न करता, दोन दिवसांत ही सादर होऊ शकते. नभोवाणीवर श्रुतिका हे एकाहून अधिक दिवस चालू असतात. तर दूरचित्रवाणीवरील मालिका या महिनोन्महिने चालतात. नाट्यवाचन हा त्यातील प्रकार आहे. नाटक हा साहित्याचा अविभाज्य असा भाग आहे. नाटकांची व्याप्ती म्हणजेच सर्व कर्मानुदर्शक आहे. कर्म हे संचित असते आणि त्यांचे दर्शन द्वारा होणारे असते.

संपूर्ण आयुष्यातील सर्व जीवन व्यवहारातील भावनांच्या श्रावण कीर्तनातून नाटय प्रगट होत असते. असे म्हटले कि नाट्याची हि व्याप्यी लक्षात येईल.

नाट्य वेडा प्रदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्ला नाटकांची प्राचीन समृद्धी परंपरा आहे. मराठीतील नाटकांपेक्षा हिंदी, बंगाली जास्त नाटके आहेत.

अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम हे नाटक आहे. नाटकासारखे जिवंत माध्यम जेथे असते. तेथे जिवंत माणसे जिवंत माणसांशी संवाद साधत असतात. जिवंत माणसे एकाच कालखंडात जगत असतात. त्यामुळे त्या त्या काळातील माणसावर त्या त्या काळातील प्रश्न आदण प्रदान करणे. त्यांचे विचार त्यांच काय वाटते? लोकांसमोर मांडणे हे त्यातला महत्तवाचा भाग असतो. आणि त्यातच खरा खुरा मोठा म्हणजे आनंद असतो. नाटकाचा झालेला कुठलाही हा प्रयोग परत कधी होत नाही. प्रयोग नेहमी नवीनच होत असतात. म्हणून नाटकाला प्रयोग असे म्हणतात. प्रत्येकवेळी त्याच्या प्रेक्षकाला काहीतरी नवीन सापडते. तर सापडणे हे तत्व मान्य केले. तर सापडण्यापेक्षा प्रेक्षकांचा फुटफुटणारा काव्यं असतात. तसेच अं राजकारणाविषयी काय वाटते. माणूस म्हणून जगत असताना आपल्याला आपल्या भावना या स्पष्ट करण्यासाठी नाटकांचा आधार हा घेतला जातो. असं आपल्याला वाटते. पण नाट्य म्हणजेच त्याची व्याप्ती व त्याचे स्वंतत्र गोष्टी व त्यांचे टोकाचे प्रश्न काय आहेत? हे यामुळे कोंडीत पकडल्यासारखे वाटते. हे महत्वाचे वाटते. कारण अभिव्यक्ती कशातून होणे या मराठीत माध्यमात असे म्हटले जाते. म्हणूनच नाटक हे अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहेत. hello अनेक वेळा माणसे हि धर्माच्या नावाखाली भांडत असतात. माझा धर्म तुझ्या धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणून एकमेकांच्या जीवावर उठतात. पण खार पाहता सर्व धर्माची मुलतत्वे सामान असतात. आणि ती सांगतात कि दया हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. दुसऱ्यांवर दया करण्यासाठी आपल्याजवळ फार मोठे मन हवे. हे मनस ते म्हणूनच सुडाची बदल्याची भाषा सुरु होते. आणि मग न संपणारा संघर्ष सुरु होतो. दयेच्या भावनेतूनच एका परदेशी स्त्री ने भारतात काम सुरु केले आणि ती mother टेरेसा झाली ज्ञानदेवांचा त्रास देणाऱ्या लोकांनाही त्यांची त्यांनी दया दाखवली, माफ केले कारण भुताची दया हे भांडवल. संत असे ते मनात होते. एका माणसाने पक्षाला बाण मारला आणि दुसर्याने त्याच्या जखमेवर इलाज केला तेंव्हा त्या पक्षाने इलाज करणाऱ्या जवळ राहणे पसंत केले. कारण त्याच्या जवळ दया हा श्रेष्ठ धर्म होता. बाहेर कुठेही जायचे असेल कि आपला वेष नीट नेटका असावा. म्हणून प्रत्येक जण धडपडत असतो. कपडे नेटके असावेत परंतु करू नये. एका गोष्ट नक्की कि कपडे हे आपल्या साठी आहेत आपण कपड्यांसाठी नाही. या पुढे समर्थ रामदास सांगतात. वेष असावा बावळा परी अंतरी नाना कुळा. तुमचा रुबाबदार पोषाक लोकांच्या मनावर काही काळ छाप पडू शकेल पण तुमच्या अंगी काहीच कार्यकौशल्य नसेल तर तुमचे रुबाबदार कपडे कावडी मोलाचे ठरतात. याउलट तुमच्याकडे विविध कला असल्या तर तुमच्या अंगावरच्या फाटक्या कपड्यांकडे कुणी पाहणारा पाहणार नाही. तुमच्या कलांचेच कौतुक केले जाते. गाडगे बाबांच्या अंगावर कायम फाटकी कपडे असायची पण त्यांनी कीर्तनाला हजारांनी लोक जमायचे रस्त्यावर साईबाबांचे सुंदर चित्र काढणारा फाटक्या कपड्यात असला. तरी लोक त्याच्याकडे पाहत नाहीत. कारण चित्राची वाह वाह करून त्याला बक्षीसे देतात. उघड्या अंगानी खेळकरणाऱ्या डोंबाऱ्याचा खेळ पाहायला गर्दी होते. का तर, त्याच्या अंगी असलेली ना ना कला आपणास मोहतात. जसे बी पेरावे ताशे उगवते. बी चांगले असेल तर फळ तर चांगले येणारच हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी हा अनुभव आल्यामुळे आज शेतकऱ्याला जास्तीत जास्त चांगले बी देण्यात येते. संकरित बी बियाणे वापरून जास्तीत जास्त चांगले पीक घेण्याची पद्धत आहे. जनावरांच्या बाबतीत हाच न्याय आहे. चांगली गुरे हवी असतील तर त्यांची निपात चांगल्या जातीच्या गाई म्हशीपासून केली जाते. आज काळ घरातून उत्तम जातीची कुत्री पाळली जातात. तेंव्हा त्यांची वंशावळ पाहली जाते.

समर्थ रामदास म्हणतात. पेरिले ते उगवते बोलण्यासारखे उत्तरेते. शिते तोवरी भुते किंव्हा जो तो वंदन करी उगवत्या.

काम करी काम बीवी करी सलाम हा जगाचा न्याय आहे. श्रीमंतीच्या भोवती गोंडा घोळणारी माणसे जमतात अनेक खुशमस्करी आपल्या कायद्यासाठी अशा माणसांभोवती.

त्यांना कोणीही मान देत नाही म्हणून कवी म्हणतो रुपया भोवती फिर फिरते दुनिया. विद्येचं वर्तन करताना कवी म्हणतो कि विद्या हे पुरुषाचे सौंदर्य आहे. आणि त्याचे

मोठा अमान्य केला नाही आपल्या रवींद्रनाथ टागोरांनी कवी कवित्वाचा सन्मान नोबल परिशोतक करतात. जयंत नार्वेकर यांच्या संशोधकाला सण जण मान्यता मिळालेली आहे. विद्वतेचा सन्मान करताना विद्वानाची जात पात धर्म देश पहिला जात नाही तर त्याची विद्ववता पहिली जाते म्हणून सुभाषितकार सांगतो विद्वत्ता आणि यांची कधी तुलना करू नये कारण राजाला त्याच्या देशात मान मिळतो. पण विद्वान हा सर्वत्र पूज्य मनाला जातो. एकांविषयी अशी कथा सांगतात कि त्यांची कशी होऊन वाहून आणलेली कावड रामेश्वराला पोहचण्यापूर्वी वाटेत तहानेने ताडपणाऱ्या गाढवाच्या मुखात रिकामी केली. उदयता हाच त्याना श्रेष्ठ धर्म वाटतोय. ज्यांचा जनता हाच जनार्दन असा जनसेवक हीच ईश्वर सेवा अशी नाथांची भावना होती.

संत मंडळींनी सांगितले आहे कि जो दुसऱ्यासाठी राबतो. कष्ट करतो तोच ईश्वराला प्रिय असतो. तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितले आहे कि रंजल्या गांजलेल्याना. अप आपले मानतो. तोच खरा साधू अशी जनसेवा येशू ख्रिस्तानी केली महात्मा गांधींनी केली जोतिबा फुले यांनी केली. त्यांची हि जनसेवा परमेश्वराच्या ठायी रुजू झाली कि ते चिरंजीवी झाले असा समाजानेही त्यांना आपल्या अंतःकरणात श्रेष्ठ स्थान दिले. प्रत्येक मोठ्या यशामागे मोठे साहस दडलेले असते. शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्य उभे केले. पण त्यासाठी त्यांनी आधी खूप साहस करावे लागले. साहसासाठी धैर्य आवश्यक असते. मी भित्रा माणूस खूप करत असतो. पण प्रत्यक्ष कृतीची वेळ अली कि तो माघार घेतो. अशा माणसाला यश कधीच मिळत नाही. विराट पुत्र उत्तर पराक्रमाच्या गप्पा खूप मारत असतो पण रणभूमीवर कौरवांचे सैन्य पाहिल्यावर मात्र त्याची गाळण उडाली ज्याच्या जवळ साहस आहे तो अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. गौरी शंकर चढणारा प्रेम सिंग, अमेरिकेचा शोध घेणारा कोलंबस, चंद्रावर पोहचलेला माणूस, Antarctica वर प्रयोग करणारे शात्रज्ञ, यांचे प्रमाण आहे. कुत्रे चावले तर विष बाधा होऊ नये म्हणून सध्या जी लास टोच टोचण्यात येते ती त्या लसीचा शोध लावणाऱ्या शात्रज्ञाने प्रथम स्वतःवर त्याचे प्रयोग केले होते कोणत्याही धाडसामागे यश धावत असते. परीक्षेत अप अपयश आले म्हणून आत्महत्या करणाऱ्या मुलींची बातमी वाचून मला त्याची कीव अली केवढा हा वेढेपना माणसाची व्याख्या करताना सांगितले होते. चुकणे तर मानवाचा धर्म. आपण प्रयत्न करतो म्हणूनच आपण चुकतो. धावणारा पडतो न धावणारा कधीही पडणार नाही. अपयश आले तर अपयशाची करणे शोधणे आवश्यक आहे. व ती दूर करणे हेच आपले कर्तव्य ठरते. आपण cycle वरून पडू आपल्यावर लगेच या भीतीने जो cycle वर बसणारच

खरे पाहत माणसाची प्रत्येक चूक त्याला नवे कायतरी शिकवत असते. फक्त ते जाणून घ्यायची द्रुष्टी मात्र आपल्या जवळ हवी. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. मला हे जमणार नाही असे म्हणून हात पाय गाळणारे कामाला सुरवातही करत नाहीत मग त्यांना यश कसे मिळणार आपल्याला यश हवे असेल तर आपल्याला प्रा प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न केल्यावर अशक्य गोष्टी हि शक्य होतात. प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे वाळवंटातही नंदनवन निर्माण करण्याचा चमत्कार आज माणसाने करून दाखवला आहे. पण हे केंव्हा शक्य झाले. केल्याने होत आहे रे हे लक्षात घेतल्यावरच. आज विज्ञानाने अनेक Hello ओंमकर

काय चालू आहे तुझ? काही नाही बघ, असाच paper वाचात होतो आणि मग ती जाहिरात वैगरे बघत होतो आणि ती एक असताना छोटा जाहिरातील मोठा जाहिरातील.

नौकरीसाठी वागेरे जाहिरात होती ती बघत होतो. तुझा काय चालु आहे? मी पण तेच.

अच्छा -अच्छा! हम्म बघा तू कुठ कुठल्या बोलबो

नाय मी कुठे अजून कराळे, माझा शोध चालू आहे अजून, मला कसा अं याच्यात electronics मधे घ्यायचं आहे ना.

त्याचा अजुन नोकरीचा जाकल नाय आलेले आहेत. जव्हे - त्या नोकरीवरती चालू होतील त्यावे मग त्याच्यावर विचार करेळ माझ्याकडे. तू कुठेले सांग मी पण शोधत आहे म्हणजे as per असे काही respective नाही आहे कि मी पण course पाहिजे के IT पाहिजे but major ते focus की म्हणजे ITjob भेटली तर थोडा बरा राहिल.

तेच ते तेस paper मधे पुढे वाचत गेला मग समजले के यचात ITjobs कित्ती हे चालू आहे. किती लोकांना काडून टाकालेत. त्यातच हा ना, त्यावर विश्वास आता तर कमी राहिला आहे ITjobs शी हम्म हम्म तसा म्हटलाना ते security म्हणजे कुठेच नाही private job मध्ये पण नाही आहे ना, government job मध्ये पण नाही आहे , ते just आपल्या SKILL वर based आहे, म्हणजे जर असेच काय करतावना, नायतर काडून टाकणार आता ते तुलाच महितस आहे.

त्यांनी कित्ती thousands of नमबर्समधे layoff केले आहेत, काढला - काढल्या आहेत. त्यांनी